पुलावर मानस गाडी धुताना किंवा आंघोळ करतांना किंवा पोहण्या साठी आलेली दिसत आहेत.

व दुकानात अनेक प्रकारच्या चहा पावडर दिसत आहेत. तसेच अनेक प्रकारचे बॉडी लोशन दिसत आहे. व अनेक प्रकारचे बिस्किट दिसत आहे.

व स्विमिंग पूल मध्ये एक येलो कलर ची छत्री उभी आहे तसेच दोन तीन मुल खेळतांना दिसत हाये.

हा या ठिकाणी आपल्याला व्हेजीटेबल म्हणजे फळ दिसत आहे या फळाच्या दुकानात आपल्याला ये--

व दुकानात येल्लो कलर ची फारशी लावलेली दिसत हाय व काचेच्या कपाट ठेवलेल्या दिसत आहे.

व व्हाईलेट अश्या साडया दिसत आहेत अश्या व ही साड्यांची अतिशय मोठी दुकान आहे.